ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259मध्ये विंडो चे प्रकार कसे बदलायचे या बद्दल आहे
या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण ब्लेंडर इंटरफेस मधील कोणत्याही विण्डोचा आकार बदलणे विविध विंडोच्या मध्ये टॉगल करणे विंडोस चे विभाजन करणे आणि पुन्हा त्याना एकत्र सम्मिलित करणे आणि कोणत्याही विंडो ला फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ करणे शिकू
मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस चे मुलतत्वे माहीत आहेत
जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल पहा
ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन
आपण ब्लेंडर इंटरफेस मधील उपस्तित असलेले विविध प्रकारचे विंडो अगोदर पाहिलेले आहेत
या विंडो चा आकार बदलला जाऊ शकतो
माउस चे कर्सर आउटलाइनर विंडो च्या डाव्या किनार वर घ्या
आपल्याला दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेल
आता लेफ्ट क्लिक करून माउस ड्रग करा
जस जसा माउस हलेल तसा आउटलाइनर विंडो चा आकार बदलतो
आता आउटलाइनर च्या तळ भागाच्या किनार वर माउस चे कर्सर घ्या
पुन्हा आपल्याला दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेल
लेफ्ट क्लिक करून माउस ड्रग करा
जस जसा माउस हलेल तसा आउटलाइनर विंडो चा आकार बदलतो
अशा प्रकारे आपण ब्लेंडर इंटरफेस मध्ये कोणत्याही विंडो चा आकार बदलू शकतो
आता पाहुया की ब्लेंडर इंटरफेस च्या विविध विंडो मध्ये टॉगल कसे करायचे
3डी व्यू च्या डाव्या कोपऱ्यावर जा
येथेअप आणि डाउन एरो चे बटन आहे जे सध्याचा संपादक प्रकार दर्शवित आहे
बटना वर लेफ्ट क्लिक करा
विविध विंडो पर्याया सह एक मेन्यु उघडेल
हा एडिटर टाइप मेन्यु आहे
हा मेन्यु ब्लेंडर इंटरफेस मध्ये प्रत्येक विंडोच्या डाव्या कोपऱ्यावर उपस्थित आहे
आणि हा विविध विंडोज मध्ये टॉगल होतो
माउस ला मेन्यु पर्यायावर घ्या
शॉर्टकट साठी तुम्ही कीबोर्ड वरील अप आणि डाउन कीज चा वापर करू शकता
uvइमेज एडिटर वर लेफ्ट क्लिक करा
3डी व्यू uvइमेज एडिटर मध्ये बदलतो
एडिटर typeमेन्यु वर पुन्हा लेफ्ट क्लिक करा आणि 3Dव्यू निवडा
आता आपण पुन्हा 3Dव्यू मध्ये आहोत
या प्रमाणे तुम्ही एडिटर टाइप मेन्यु च्या उपयोगाने विविध विंडोज मध्ये टॉगल करू शकता
डिफॉल्ट 3Dव्यू 4 भागामध्ये विभाजित आहे
3Dव्यू ला विभाजित करण्याच्या दोन पद्धती आहेत
पहिली पद्धत एडिटर टाइप मेन्यु पुढे 3Dव्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर व्ह्यू वर लेफ्ट क्लिक करा सर्वात वर असलेला दुसरा पर्याय टॉगल क्वाड व्ह्यू निवडा
शॉर्टकट साठी Ctrl Alt आणि क्यू दाबा
3डी व्यू 4 विविध व्यूस मध्ये विभाजित आहे
टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू राइट व्ह्यू आणि कॅमेरा व्ह्यू
ब्लेंडर मध्ये मॉडेलिंग आणि एनीमेटिंग करताना हे तुम्हाला अधिक उपयोगी पडेल
क्वाड व्यू अक्षम करण्यासाठी Ctrl Alt आणि क्यू दाबा
स्पेस बार दाबा आणि सर्च एरिया मध्ये टॉगल टाइप करा
सूची मधून टॉगल क्वाड व्ह्यू पर्याय निवडा
ही क्वाड व्यू ला सक्षम बनविण्याची दुसरी पद्धत आहे
क्वाड व्यू ला पुन्हा अक्षम करण्यासाठी Ctrl Alt आणि क्यू दाबा
आपण पुन्हा ब्लेंडर डिफॉल्ट कॅमेरा व्ह्यू वर आहोत
ब्लेंडर इंटरफेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या पाच विविध विंडोज शिवाय तुम्ही ब्लेंडर इंटरफेस मध्ये क्षेत्र विभाजना द्वारे नवीन विंडोज ही एड करू शकता
पुन्हा हे करण्यासाठी दोन पद्धती आहेत
मी आउटलाइनर विंडो मध्ये हे प्रदर्शित करून दाखविते
माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खाली डाव्या कोपऱ्यावर तिरप्या रेषेवर प्लस चिन्ह प्रदर्शित होईपर्यंत घेऊन जा
लेफ्ट क्लिक पकडा आणि उजवीकडे माउस ड्रॅग करा
आउट लाइनर विंडो आता दोन नवीन पॅनल मध्ये विभाजित झाली आहे
प्रत्येक नवीन पॅनल मध्ये त्यांचा स्वतः चा टूल्स चा सेट आहे
दोन नवीन पॅनल पुन्हा एक सोबत विलीन करण्यासाठी आपण समान पद्धत वापरु
उजव्या पॅनल ला डाव्या पॅनल सोबत पुन्हा विलीन करण्याची आवश्यकता आहे
माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खाली डाव्या कोपर्यावर तिरप्या रेषेवर प्लस चिन्ह प्रदर्शित होईपर्यंत घेऊन जा
लेफ्ट क्लिक पकडा आणि माउस ला डाव्या पॅनल च्या दिशेने ड्रॅग करा
पॅनल छायांकित झाला आहे आणि स्पष्ट एरो चिन्ह त्यावर दिसत आहे
लेफ्ट क्लिक सोडा
दोन विंडो विलीन झाले आहेत
आता विंडो क्षेत्र विभाजित करणारी दुसरी पद्धत पाहु
अगोदर आपण आउटलाइनर विंडो चे आडवे विभाजन करू
माउस चे कर्सर आउटलाइनर विंडो च्या डाव्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या
एरो चिन्हा वर राइट क्लिक करा
स्प्लिट एआरईए वर लेफ्ट क्लिक करा
माउस ला आउटलाइनर विंडो च्या मध्य भागी ड्रॅग करा
आडवी रेष दुहेरी मस्तक असलेल्या एरो सह दिसेल
स्थानास लॉक करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा
आउटलाइनर विंडो दोन नवीन आडव्या पॅनल्स मध्ये विभाजित झाले आहे
मागील प्रमाणे जसे की प्रत्येक पॅनल ला स्वःताचे टूल्स चे सेट आहेत
या प्रमाणे आता नवीन पॅनल्स ना पुन्हा एक सोबत विलीन करू
माउस चे कर्सर दोन नवीन पॅनल्स च्या मध्ये आडव्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या
राइट क्लिक करा आणि जॉइन एआरईए निवडा कोणत्याही एका पॅनल वर माउस घ्या
वर किंवा खाली मी खालील पॅनल निवडते
निवडलेला पॅनल छायांकित झाला आहे आणि त्यावर एरो चे चिन्ह स्पष्ट दिसत आहे
छायांकित पॅनल वर लेफ्ट क्लिक करा
दोन पॅनल पुन्हा एकत्र विलीन झाले आहेत
आता आउट लाइनर विंडो ला उभे विभाजित करण्याचा आणि पुन्हा नवीन पॅनल्स एकत्र विलीन करण्याचा प्रयत्न करा
माउस चे कर्सर आउट लाइनर विंडो च्या खालच्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या
एरो चिन्हावर राइट क्लिक करा स्प्लिट एआरईए वर लेफ्ट क्लिक करा
माउस ला आउटलाइनर विंडो च्या मध्य भागी ड्रॅग करा
उभी रेष दुहेरी मस्तक असलेल्या एरो सह दिसेल
स्थानास लॉक करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा
आउट लाइनर विंडो दोन नवीन उभ्या पॅनल्स मध्ये विभाजित झाले आहे
माउस चे कर्सर दोन नवीन पॅनल्स च्या मध्ये उभ्या किनार जवळ दुहेरी मस्तक असलेला बाण दिसेपर्यंत घ्या
राइट क्लिक करा आणि जॉइन एआरईए निवडा
कोणत्याही एका पॅनल वर माउस घ्या डावा किंवा उजवा
मी उजवा पॅनल निवडते
निवडलेला पॅनल छायांकि झाला आहे आणि त्यावर एरो चे चिन्ह स्पष्ट दिसत आहे
छायांकित पॅनल वर लेफ्ट क्लिक करा
दोन पॅनल पुन्हा एकत्र विलीन झाले आहेत
आता आपण प्रॉपर्टीस विंडो मध्ये विविध पॅनल्स चे स्थान पुन्हा कसे व्यवस्तीत करायचे पाहुया
उदाहरणार्थ आपल्याला लेयर पॅनल रेंडर पॅनल च्या सर्वात वर हवे आहे
लेयर पॅनल च्या वर उजव्या कोपऱ्यात तीन तिरप्या रेषेवर माउस कर्सर घ्या
लेफ्ट क्लिक दाबून पकडून ठेवा आणि माउस ला वरच्या दिशेने ड्रॅग करा
लेयर पॅनल रेंडर पॅनल च्या सर्वात वर स्थानांतरित होईल
आता पाहुया की ब्लेंडर मध्ये कोणत्याही एका विशेष विंडो ला मॅक्सिमाइज़ कसे करायचे किंवा फुल्ल स्क्रीन मोड मध्ये स्थालांतर कसे करायचे
कोणत्याही एका विंडो वर माउस चे कर्सर घ्या
मी 3Dव्यू निवडत आहे
कीबोर्ड वरील Ctrl आणि अप एरो बटन दाबा
3डी व्यू आता फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ झाले आहे
फुल्ल स्क्रीन मोड च्या बाहेर येण्यास कीबोर्ड वरील Ctrl आणि डाउन एरो की दाबा
आपण पुन्हा बलेंडर डिफॉल्ट व्यू वर आलो आहोत
हे कोणत्याही विंडो साठी केले जाऊ शकते
अशा प्रकारे आपण ब्लेंडर मध्ये कोणत्याही विंडो चा आकार बदलणे विविध विंडो मध्ये टॉगल करणे विंडो चे विभाजन करून पुन्हा त्याना एकत्र करू शकतो
आता नवीन फाइल तयार करा आणि 3डी व्यू ला क्वाड व्ह्यू मध्ये टॉगल करण्याचा प्रयत्न करा
आउट लाइनर विंडो चे विभाजन करा आणि नवीन पॅनल पुन्हा एकत्र विलीन करा
प्रॉपर्टीस विंडो मध्ये आउटपुट पॅनल ला रेंडर पॅनल च्या सर्वात वर स्थानांतरित करा आणि 3डी व्यू ला फुल्ल स्क्रीन मोड मध्ये मॅक्सिमाइज़ करा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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद